त्या चिन्हासमोर एक मोठा रोड आहे रोड च्या मागे एक बिल्डिंग आहे बिल्डिंग वर मुंबई असे लिहिले आहे.

त्या दुकानावर इंग्लिश शब्दामध्ये वेलकम असे लाल अक्षरी --

पुढील चित्रामध्ये खूप साऱ्या लाल मातेरी पायऱ्या दिसत आहेत.

त्याच्यामागे एक सफेद रंगाच देऊळ आहे.

असे खूप साऱ्या रंगाची फुलं आहेत आजुबाजूला हिरव्या रंगाची छोटी झाडं देखील आहेत.

तिने लाल रंगाची सा साडी घातलेली आहे.

काही मुली सुद्धा बसलेले आहेत.

पुढील चित्रामध्ये एक छोटा चाळी मधले एक छोटे दुकान दिसत आहे ज्याच शटर निळ्या रंगाच आहे दुकानाचे नाव --

गेट ओपन आहे गेटाची बॉर्डर लाल रंगाची आहे वर त्यावर काळा रंगाचं काहीतरी बोर्डावर मराठी अक्षरात काहीतरी लिहिला आहे.

चादरीचा रंग ब्राऊन आणि पडद्याचा रंग लाल असा एक पडदा आहे.

जिथे खूप सफेद लाईटी लावलेल्या आहेत.